हा आणि अजून संशोधनाच्या श्ववाशात उपयोग ग्लोबल वॉर्मिंग मध्ये म्हणजे घट पण आणू शकते आणि हे जलचर जलचर प्राण्याचे कमी होण्याचे मुख्य मुख्य कारण देखील ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग ग च आहे

हा आणि ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग मुळे म्हणजे दीर्घकाळ टिकणाऱ्या हवामान प्रभाव आणि इको इको इको इको इको इकोशीस्त म्हणजे बदल घडतात आणि समस्ये समस्ये विरुद्ध म्हणजे संघष करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे जागरूक असणे पण खूप महत्वाचे आहे

दिवसन दिवस म्हणजे उपदार पण होताय हा आणि त्याचे वाईट परीणाम म्हणजे दिवसंन दिवस वाढत पण आहे आणि मानवी मानवी जीवनात मोठ्या समस्या निर्माण पण करत आहे हा आणि मोठ्या मोठ्या सामाजिक समस्या पैकी हा एक म्हणजे विषय विषय बनलाय म्हणजे त्यासाठी सामाजिक जागरूकता मोठ्या मोठ्या पातडीवर आणणे आवश्यक आहे आणि लोकांना

हो आणि सध्याचे ग्लोबल वॉर्मिंग मुख्या श्रोत वस्तू जडल्या मुळे आहेत जसं कि उज्जरे ठेवण्या साठी नैसर्गिक वायू पण आहे हा आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या तापमानात स्त्रीर आणि सतत वाढ जगभरातील मानवांच्या काही लक्षणीय सोयीमुळे पुर्थ्वीचा पृष्ट भाग पण दिवसान दिवस उग्दार पण होतंय

आणि अजून तर अ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग हि म्हणजे पृथ्वीच्या वातावरना साठी सर्वात चिंतन चिंतनदायक म्हणजे बाब पण बनली आहे कारण कि सतत आणि म्हणजे स्थिर राहत म्हणजे प्रक्रिये द्वारे पृथ्वी पृथ्वी वरील जीवनाची शक्यता दिवसोंन दिवस म्हणजे कमी पण करत आहे

हा हम्म हे ग्लोबल वॉर्मिंग ची म्हणजे समाधानाची योजना त्या पूर्वी म्हणजे आपण या समस्येतून समस्ये पासून असलेले म्हणजे पूर्ण पने आराम मिळेल याची खात्री करण्या साठी त्याची करणे आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा विचारही केला पाहिजे हो आणि या जडणाला कार्बन डाईओक्साइड या समस्यांचा सर्वात मोठा भाग आहे न हाव आणि पृथविच्या पृष्ठ पृष्ट पृष्ट भागाच्या सतत तापमान वाढणे म्हणजे वातावरणात सी ओ टू चे वाढते उत्सर्जन म्हणजे संताप्शी म्हणजे सीओटू ची वाढती पातळी अनेक कारणा मुळे आहे जसं कि जंगल तोड कोळसा तेल वायू जीवाष्म आणि इंधन जडणे वाहतुकी साठी पेट्रोल जाडने

त्यो इत्याची म्हणजे कारणे पण बनते आणि या साठी आपण म्हणजे कोणतेही एका घटकाला दोष पण देऊ शकत नाही हा आणि अजून जागतिक तापमान तापमान वाढीच्या म्हणजे वाढत्या धोक्या साठी प्रत्येक मनुष्य जबाबदार पण आहे हो आणि जेव्हा कोडस लोक कोडस चे नैसर्गिक वायू जीवाश्य हवेत कार्बन डाईओक्ससाइड जोडते हा आणि ज्याचे निराकरण केवळ जागतिक जागरूकता आणि सर्वांच्या प्रत्नानी पण होऊ शकते

आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे वातावरणातील म्हणजे कार्बन डाईओक्ससाइड वायू च्या वाढत्या पातडी मुळे पृथ्वीच्या पृष्ट भागाच्या तापमानात सतत वाढ ग्लोबल वॉर्मिंग ची म्हणजे एक मोठी समस्या बनली आहे जगभरातील म्हणजे देशाच्या सकारात्मक दिक्शान द्वारे छोट होण्याची पण गरज आहे कारण असं आहे कि जीवांच्या इंधान मध्ये भरपूर कार्बन वस्तू आहे आणि जडणे म्हणजे इंधन इंधनातील बहुनिक आणि ऑक्सिजन सह जोडते हा आणि पृथ्वीचं तापमान हळू हळू वाढल्याने म्हणजे विविध धोके धोके पण निर्माण होतात आणि त्याच वेळी म्हणजे याच ग्रहावरील म्हणजे जीवनाचे अस्थित्व कठीण होते याशिवाय पृथ्वीच्या म्हणजे हवामानात हळू हळू कायम कायम कायम स्वरूपी म्हणजे बदल वाढते आणि अश्या प्रकारे निसर्गाच्या संतुलावर परिणाम करते हो ते पण आणि अजून पृथ्वीवर म्हणजे सीओटू ची पातळी वाढल्यान मानवी जीवना नंतर म्हणजे सतत उष्णतेच्या लाटा तीर्व वादळ अचानक उध्दवस ने आणि अप्रत्येक शीत म्हणजे चक्री वादळ ओझून थराचे नुकसान पूर मुसरधाळ पाऊस दुष्काळ अन्नाची कमतरता रोगांद्वारे मोठ्या म्हणजे परिणाम पण होतो हो हो आणि पृथ्वीच्या पृष्ठ भागाचे तापमान जसे जसे गरम होते तसे समुद्र हि पातळी वाढते ह आणि अजून मृत्यू पण मृत्यू इत्यादीं वर संशोधन केले गेले आहे कि वातावरणात सीओटू ची वाढते म्हणजे जीवनशम नसलेले इंधन जाडणे खाताचा वापर जंगल फ्रॉत अन जंगल फ्लोट ने विझेचा अतिवापर आणि रेफ्रेजरेटर म्हणजे वापरलेले वायू इत्यादींन मुळे पण होते

हा आणि सीओटू च्या वाढत्या पातळी मुळे पृथ्वीवर हरिद्रव्य परिणाम होतो गया मध्ये जया मध्ये सर्व सर्व हरिद्रव्य वायू म्हणजे पाण्याची वाफ सीओटू मिथेन ओझान थर्मल रेडियशन शोषून घेता जे सर्व मध्ये पुन्हा विकरीत होते आणि पृथ्वीच्या पृष्ठ भागावर परत येते ज्यामुळे

हा आणि ग्लोबल वॉर्मिंग ची म्हणजे जीवघेणे परिणाम थांबवण्या साठी आपण सगळे वाईट सगळी पासून ते कायमचा ब्रेक पण घेतला पाहिजे ज्या मुळे ग्रीन हाऊस आपला इफ्तेक मोड सीओटू ची पातळी आणि हरीद्रव्य वायू वाढ वाढू शकतात आणि नंतर पृथ्वीच्या पृष्ठ भागाची तापमान वाढवू शकते आणि आपण म्हणजे जंगल तोड थांबवायची विजेचा वापर कमी करावा लाकूड जाडणे बंद करावे इत्यादी

हो आणि बर्फ आहे हवामानाच स्वरूप बदल कारव लागेल आपल्याला हो आणि अजून ग्लोबल वॉर्मिंग हि पारियावर्णीय समस्या आहे आपण आज म्हणजे सर्वात मोठ्या आव्हानाच्या म्हणजे रूपात सामोरे जात आहोत म्हणजे ते आपल्याला

हा आणि त्याचे त्याचे परीणाम टाळण्यासाठी जगभरातील सर्व देशांनी व्यापक चर्चा केली पाहिजे निसर्गातील संतुलन जैविधीक म्हणजे अनेक पृथ्वीवरील हवामान परिस्थिती व अनेक दशकानं पासून परिणाम झालाय

आणि सी ओ टू मिथेन म्हणजे या सारख्या ग्रीन हाऊस वायू हि हे म्हणजे पृश्वीवरील ग्लोबल वार्मिंग वाढवण्याचे मुख्य कारण आहे जे म्हणजे थेट समुद्र सामूत्र पातडीवर परिणाम करतात त्या मुळे बर्फाचे ढीग हिम नदी अपेक्षी अपेक्षीत पने म्हणजे बदलणारे हवामान जे पृथ्वीवरील म्हणजे जीवनाला धोका धोका दर्शिवते

आणि अजून संख्याकिक द्रुष्टी त्रिकोणातून असा पण अंदाज आहे कि वीसव्या शतकाच्या मध्या वर मध्य पासून पृथ्वीचे तापमान मोठ्या मोठ्या प्रमाणावर वाढले आहे कारण मानवी मानवी जीवन जीवनमानच्या वाढत्या परिणाम मागणी मुळे जागतिक जागतिक स्थरा वर वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढले आहे हो हो ते पण आहे आणि त्याने त्यानेच दिलेल्या शतकातील अ सर्वात सर्वात गरम साहवर्ष म्हणून म्हणजे अ एकोणवीसशे त्र्यानंशी एकोणवीसशे सत्यांशी एकोणविशे आठ्यांशी एकोणवीसशे एकोणनवद आणि एकोणवीसशे नव्यान्नव हि वर्ष म्हणजे मोजलीयेत या वाढत्या ग्लोबल वॉर्मिंग मुळे अनेपेक्षिक आपत्ती म्हणजे जसं कि सुनामी दुष्काळ अजून बुचकलन बर्फ वितंडणे आणि अन्नाची कमतरता साथीचे रोग मृत्यू इत्यादी आणि त्याच ग्रहावरील म्हणजे जीवनाचे असित्व सूचित पण केले आहे हो आणि तापमान वाढ कमी करू शकणाऱ्या काही गोष्टी म्हणजे कमी जीवष्य इंधन इंधन जडणे जास्त झाडे वाढवणे कमी मास खाणे आणि काही कार्बन डॉओक्ससाइड परत ठेवणे हे पण हाव आणि जस जस जसं ग्लोबल वॉर्मिंग वाढते आणि पृथ्वीवरून वातावरणात वातवरणात म्हणजे अधिक पाणी बाष्पी भवन जे परिणामी हरित वायू बनते आणि पुन्हा म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वाढते जीवाष्म इंधन जाडणे खताचा वापर सी ये सी सी मध्ये वाढ अजून ट्रफ जरि मध्ये ओझन नायट्राज ओक्ससायड यांसारख्या इतर वायू यांसारख्या इतर प्रक्रिया देखील जातीक तापमान वाढीस करणी भूत आहे आणि अजून तांत्रिक प्रगती लोकसंख्या अजून स्पॉट आद्योगिक विस्थारची वाढती मागणी जंगल तोड शहरी करना कळे प्राधान्य इत्यादी करणे हे म्हणजे अंतिम

हा अजून आपण जंगल तोड आणि नैसर्गिक कार्बन सायकल यांसारख्या तांत्रिक प्रगतीचा वापर करून नैसर्गिक प्रक्रियेत अडथडा अडथडा अनंत आहोत आणि आणि ओझान च्या थरात शिद्र पडतात म्हणजे पाडत आहोत आणि अश्याच प्रकारे अतिनील किरणांना पृथ्वीवर यरु देत अहो

हा आणि झाडे झाडे संतुलन हवेतील अतेरिक्त कार्बन डॉओक्ससाइड कडून टाकण्याचे अंतिम स्तोत्र आहेत आणि आपण अश्या अश्या प्रकारे म्हणजे केवळ जगल तोड जंगल तोड थांबवू आणि लोकांना अधिक झाडे झाडे लावण्यासाठी वाढवू आणि आपण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग कमी कमी पण करण्यासाठी मोठ्यच प्रमाणात यश मिळवू शकतो

हा अजून पृथ्वी वरील विनाश कारक तंत्र पण तंत्र तंत्रन्ह्यानाचा वापर कमी कमी झाल्याने जगभरातील जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे हा देखील मोठा मोठा हात आहे हो हो चाल तो पण मोठा असलं बरं हा आणि ग्लोबल वॉर्मिंग ही पृथ्वीच्या पृष्ठ भागावर आणि महासागर बर्फाच्या टोकासह संपूर्ण पर्यावरणाला उपदार करण्याची हळू हळू प्रक्रिया आहे आणि अलिकलच्या वर्षात वातावरणातील तापमानात झालेल्या झालेली वाढ स्पष्ट पणे दिसून आलेली आहे हा आणि ग्लोबल वॉर्मिंग संदर्भ जगातील सरकारी आहे आणि ज्या मुळे तापमानात वाढीत प्रमाण नुसार बदलते हा आणि पर्यावरण सवरक्षण मध्ये पृथ्वीच्या पृष्ट भागाची सरासरी तापमान गेल्या शतकात सुमारे चोंद चोदा अंश फ्यारेनाइट

हो ते पण आहे

हा हा ते येतच राहते ना म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग चं हो हो रोजच वाचतो मी मग कसे आहे तुझ्या घरचे आता

हाव हाव

चेताना साहित्याची जणनी जे काळजातून निघते ते काळजाला भिडते आणि वाचकाला अंतरमुक्त करते साहित्य हा सत्याचा अविष्कार आहे लेखक आपल्याला साहित्य कृतीतून माणसाचा शोध घेत असतो

परंतु संघर्ष जीवनाचा अविभाज्य भाग म्हटला जातो कारण त्या कात्याची लेखणी करून जो लिहतो अशी साहित्यकृती अविभाज्य पदाला बोचते कलात्मक रितीने वर्णन केलेली वेदना असतं तसंच या समीक्षण भ्रमः नंदाच्या जातीचा आनंद समजतात साहित्याची व्यासपीठ आणि त्याच्या क्षेत्राचा स्वतंत्र व्यासपीठ असते त्याच व्यासपीठ त्या क्षेत्रापुरते मर्यादित असते आणि असलेच पाहिजे आपण कधी कधी राजकीय व्यक्तींना अनेक प्रकारच्या कार्यक्रमच्या व्यासपीठावर बसवत असतो उस्मानाबादच्या संमेलनांच्या व्यासपीठावर स्थानपण न होण्याचा आणि निर्णयाचा राजकीय मंडळींना मोठया मनानी निर्णय राजकारणीय मंडळींना घेतला जातो एक नवीन पायंडावं मन बादशहा संमेलनातून सुरु होत आहे

कारण सरकारने आपल्याला सांस्कृतिक धोरणाचा एक महत्वाचा भाग म्हणून पुतळे उभारण्या ऐवजी साहित्य संमेलन पुरेसे अनुवाद घावे दुष्काळ ग्रस्त भागात आणि श्रीमंत भागात जेव्हा संमेलन होतात

भवितव्य या देशाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपले नागरिक केवळ राजकारणाच्या हरवली करत असत म्हणून साहित्यिक या प्रक्रेये पासुन अलिप्त राहू शकत नाही जेंव्हा लोकशाहीच्या नांवाखाली हुकूमशाही प्रवृत आवरते तेव्हा साहित्यिकांनी स्पष्टच बोलले पाहिजे आणि लिहिलेहि पाहिजे अशा वेळी मान राखणे भिडक पणा आहे समर्थ रामदास आणि आपले दास बोधा ग्रंथात कुठल्याही मुख्य देह हारी निरुपण आणि दुसरे ते राजकारण आणि तिसरे ते सावदपण सर्व विषय राजकारण का करावे आणि कसं करावे याचा वस्तु पाठ समर्थाने घालून दिला आहे कोप अकरावे पायस अठराशे सत्तावन आणि एकोणीशे एकोणचाळीस यांनी आपल्या लेखा मध्र्ये म्हटले होते ज्या राजकारणात रस आहे ते सक्रिय भाग घेतात त्यांनी अतिशय अवघड परंतु अतिशय सन्मानिय अशा राजकारणाच्या कलेत पारंगत झालेले पाहिजे पोपायाज यांच्या विधानाला हिटलर आणि मोसलीन यांनी पश्यभूमीवरती जुचा संव्हार होत असताना पोपयाज बारावे यांनी घेतलेल्या भूमी बद्धल सविद व्यक्त केले जाते सध्याचे पोप फ्रान्सीस यांनी त्यांना काळातील सगळेच दस्तावेज आता खुले केले आहे योग्य वेळी सत्य बाहेर येईलच जेव्हा समाजात असाधारण परस्तिथी निर्माण होते

सृष्टी प्रमाणे स्पष्ट भुमिका घेतलीच पाहिजे ज्ञानपीठ पेटवित्याना महाश्वेतादेवी या बंगाली लेखिका होत्या बंगाली साहित्यामध्ये त्यानी मोलाची भर घातली आहे मात्र स्वः ला अभ्यासिके कोंडून घेतले त्यांनी रस्त्यावर उतरून गोरगरिबांना साठी संघर्ष केला नयन तारा सहगल या गाजलेल्या लेखिका आहेत भारतात अलिकडे अनेक प्रकार घडत आहे या मध्ये कायद्दाची पायमल्ली होते लेखन स्वतंत्र मर्यादिद केले जाते त्यामध्ये आपले मत स्पष्ट मांडता आले पाहिजे त्यामुळे अनेकदा त्यांना कार्यक्रमाला बोलवण्याची भीती वाटते त्याचे लेखन नैतीकता ठासून भरलेली असते आणि वृत्ती मध्ये एक प्रकारचा वेडबदर पणा असतो त्याचा सन्मानलेला धाक असतो तसचं समाजाला हि धाक असतो ज्यान ज्यांन धाक वाटावा असावा असेही किती साहित्यिक आपल्या आजू बाजूला आहेत आपल्याला महाराष्ट्रात आपण नेहमी दुर्गाबाईंची आठवण काढतो दुर्गा भागवत याना साहित्यकेंतील धनरागिणी म्हणून म्हंटले जाते कारण त्या भूमिका घेत असलेल्या आणि भूमिका लढवत असलेल्या होत्या जेव्हा नागरिक स्वत्रंत याचा संकोच होतो तेव्हा समाजांमध्ये धर्माच्या नावाने भेदाभेद केला जातो आणि समाजाचे वार्षिक शुद्धीकर करण्याचा निर्णय घेतला जातो

तेव्हा विचारताना आणि साहित्यकानी गर्जना केली पाहिजे राजा कठोर आत्मपरिक्षनाची वेळ जवळ अलेली आहे अभिव्य्क्त स्वत्रंत मानवाचा

सबलांनी दुर्बलांवर आणि उच्छ वर्णियांनी कनिष्ठावर पुरुषांनी स्रित्रीया वर आदमयीक अत्याचार केले आहे अन्याय याची मालिका अजुनी खंडित झाली नाही माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आपले सुरूच आहे मात्र शत्रू खुप प्रबळ आहे त्याला सातजीव आहे प्रतिगामी शक्तीचा सहज प्रवाह होत नाही

उदाहरणार्थ आधुनिक काळामध्ये electronic साधनांद्वारे होणारे शोषण भारतीय घटनेने स्वीकारलेल्या न्याय स्वत्रंत क्षमता व बंधुत्वा या मूल्याच्या प्रकाशात आपल्याला नव्या संस्कृतींच्या मंदिराची उभारणी कारण्याचीच आहे तेव्हा चार महान मुल्यांन बरोबर भारतीय संविधानाने आपल्याला समानतेचा हक्क स्वतंत्र याचा हक्क शोषणाच्या विरुद्धतेचा हक्क धार्मिक स्वत्रंतचा हक्क संस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क घटनात्मक स्वरक्षणेचा हक्क जे मुलभूत हक्क बहाल केले आहे परंतु भारतीय संवेदनाला एक रताची उपमा दिली जाते ते स्वत्रंत समता बंधू भाव सामाजिक न्याय चार मूल्ये आणि रताची चार चाके आहे सहा मुलभूत हक्क त्या रताचे सहा अश्व्ह आहेत secular या इंग्रजी शब्दाला काहीजण आक्षेप घेतात त्या इंग्रजी शब्दाचा वस yurop मध्ये झालेला आहे ती secular कि म्हणजे केवळ इहपवाद किंवा धर्म विहताना असाप केला जातो आपली secular कल्पना त्याहून खूप भिन्न आहे तीचा अर्थ सर्व समावेषकता म्हणजे सर्वाना समान वागणूक आपला कुठलाही एक धर्म राष्ट्र धर्म नाही असा आहे पंडित नेहरुंनी secularism ही भारतीय संकल्पना जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा स्पष्ट केला आहे त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही secularism धर्म निरपेक्षता सर्व समवेषक ता हा भारतीय घटनेचा आत्मा आहे तो रताचा सारधी आहे जो पर्यंत सारधीं सुरक्षता आहे तो पर्यंत आपल्या देशाच्या अखंडतेला कुठलाही धोका होणार नाही असे मला वाटते म्हणूनच आपल्या एका हातात आपल्याला धर्माचा धर्म ग्रंथ असला तर दुसऱ्या हातात भारतीय संविधानाचा प्रत असलीच पाहिजे सर्जनशील व्यक्ती अनेकदा दुष्टी असते जी सर्व सामान्यना दिसत नाही ते त्यांना दिसत असते असे दुष्टी पणे कलात्मक कारणी व्यक्त केले असतात त्याचा लेखन किंवा कला विशारक प्रभूत असू शकतो हे ते सर्व स्विकारणं किव्हा पंचविणे परंपरा वाद्यांना आणि संस्कृती स्वरंक्षकाना प्रसंगी अवघड जाते लोकशाहीच्या बुखारलेल्या एखादीवसाळी माजू शकते आणि आणिबाणिला दाही लोकशिव्यांचा गळा घोटत असे आज देखील लोकशाहीचा फार मोठा धोका आहे असे जेव्हा जेव्हा घडते तेव्हा तेव्हा त्या स्वत्रंत प्रिय नागरीकांनी ते विशेतः साहित्यकांनी आणि विचारवंतांनी खच राहून स्पष्ट भूमिका घेतलीच पाहिजे असे मला वाटते उलटी गंगा आपल्याकडे संविधान सारखे धन आहे त्या नुसार आपण अभिव्क्यत स्वतंत्र अनुभवः परंतु दुर्देवाने अधून मधून आपल्याकडे विचारांची गंगा उलटल्या दिशेने वाहू लागतात आपला प्रवास हा सहिष्णुतेतून असहिष्णुतेकडे विशालकडून संकोचित पणाकडे आणि असयुक्त कडून हिसें कडून होऊ लागतो परंतु रोगाचे अचुक निधान झाले कि त्या वर जालिम इलाज करता येतात आजच्या घडीला आपल्या देशाच्या बरेच शत्रू दुसरा धर्म दुसरी जात दुसरा देश हिंसेकडे होऊ लागतो भिकारी बेरोजगारी शेतकऱ्याचे दुर्मळता आत्महत्या आणि अतिदुष्टी अनिरुष्टी दुष्काळ ग्रामीण शहरी यांच्यातील वाढलेली गैर धर्मांतर त्याचे होणारे उत्पाद आहे

आज आपण गोष्टी करू मूव्हिस च्या बारे मध्ये खूप टाईप type च्या मुवीस असतात अं कॉमेडी comedy मुवि होते सस्पेन्स suspense मोवी होते

मुवि खूप प्लॅटफॉर्म वेळ पाहतातलोक अलग अलग प्लॅटफॉर्म platform वेळ पाहतात म्हणजे लॅपटॉप laptop वेळ पाहतात आहे मोबाइल Mobile वर पाहतात हम्म पहिले तर सर्वे सिनेमा मध्ये जाताच हम्म होते मुवि बघायला मोठी गोष्ट आहे कि ते लोक सिनेमा मध्ये मुवि बघायला जात होते हम्म असं महंत होते सर्वे कि हे लोक मुवि बघायला सिनेमा मध्ये जात होते खूप मोठी गोष्ट होती पहिले मुवि बघायला जाणे आता तर कॉमन common होऊन गेले आहे कि हार माणूस अर आता सिनेमा मध्ये मुवि बघायला जातो

थेटर मुवि theater movie चालते ते आता खुप जास्त थेटर मोवी theater movie चालते थेटर theater मध्ये असे होते कि हे मोवी movie जे होते तेच याची सिनेमा हाऊस cinema house होता लेंडी नाही दाखवत ते खूप मोठी मोठी मुवि होते ते आठ घंट्याची होते नऊ घंट्याची होते अशी होते एक दोन तीन एपिसोड episode होतात एक एक घंट्याचे दोन दोन घंट्याचे पहिले मोवी पाहत होतो आपण ते तीन घंटाट्यात दोन घंट्यात संपून जायची पण आता ती नाही होत ते दोन घनट्यात मध्ये हे जय नवी नवी मुवि येतात हम्म जे इंफिलेक्स infilex वर ओ डी टी टी वर यावर ते लोक टाकतात ते लोक होते हे मुवि चार चार आठ आठ घणत्याची होते आणि वेब सिरिज होते वेब सिरीज पण आता लोक खूप बघतात ते एक टाईप Types असतो मुवि चा नाही नाही मराठी वेब सिरीज web series होते हिंदी होते तामिळ होते खूप साऱ्या व्हरायटी च्या मोवी होतात मराठी पण होते हम्म मुवि पण होतात ती वेबी सिरीज web series जी असते हम्म तर लोक सर्व पाहतात मला जास्त कॉमेडी comedy मुवि movie आवडतात आह याकरता मी कॉमेडी comedy मुवि बघते हम्म आणि मराठी पण बघते त्यापेक्षा मी कॉमेडी comedy मुवि जास्त बघते अं आणि मी जास्त वेळा

मी बघायला गेली होती सिनेमा मध्ये अनि मी खूप खाला आह आणि पेटीस कोकोकोला पिला होता खूप चांगली सीट होती तिथे स्वीट sweet मुवि बघायला आह गेलो होतो मुवि movie पण खूप आवडली मला मी जास्त हिंदी मुवि बघते आह पण मला मराठी मुवि movie हम्म पण आवडते आणि तुमाला एक

प्रथा होती त्यांची त्यांचिं प्राथा होती कि जंगलालाल आह वाचवण्याची तिथल्या देवांनी आह तिथल्या त्यांच्या रुपात एक हम्म वासरू भेटला होता ते वासरू नव्हतं ते होत डुक्कर तर त्याला म्हटलं होत पृथ्वी ची रक्षा कर आह ते आले होते इथे पण रक्षा करता करता त्यांनी काय केला अर पण त्यांनी रक्षा करता करता काय केलं कि ते द्राक्ष तेर करत होत पण त्यांनी जंगलच उजाडून दिल आह त्यांना मस्ती सुचली होती आह खूप मस्त्यापट्टी करत होता तर त्याने तयाला श्राप दिल तिला काय श्राप दिल तर असा कास श्राप दिल अर आहे कि आह त्याचे डोकं होत ते कापून टाकलं ते कापलं आणि कपाळ आणि ते भगवान वन त्यांच्या सेवन केले आहे हम्म हे लोक तयाची पूजा करतात आह त्यांना मानतात त्यांच्या मध्ये अलग कलग डान्स donce होते खूप वेगवेगळी प्रकारचा डान्स dance होतो आणि वेगवेगळी प्रकारची अर पूजा होते त्यांना तिथी खूप डान्स dance खूप वेगवेगळ्या पोसिशन position मध्ये ते डान्स dance करतात आह खूप वेगवेगळे अर तोंड बनवतात अह आणि खूप एन्जॉय enjoy करतात हेलो hello क अं अशे आहे त आहे अह थे मुवि movie खूप आहे आणि तिच्यापेक्षा एक एका पाणीला अशी शिक्षा हि देतात कि जंगलाल कटावे नाही हम्म जंगलाला आह आग नाही लावावे तिथे पशुपक्षी ला मारावे अह नाही

सगळ्यांनाच वाटतं की आता अं म्हणजे covid पासून सगळ्यांना असं वाटतं की त्यांना online job पाहिजे किंवा online job असेल तर त्यांना घरी बसून म्हणजे त्यांच्या family सोबत पण time spent करता येतो आणि काम पण करता येत

खूप लोक म्हणजे company ना demand पण करतात पण आता आपण बघितलं की दोन वर्ष पण त्यांना तर नाही आणि त्यामुळे म्हणजे work from home नसल्यामूळ पण म्हणजे अं आता company नी चालू केलंय तिथे जवळ काम करायला तर लोकांना थोडं जड जातय किंवा लोकांना आणखी पण वाटतंय की त्यांनी work from home करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं याबद्दल work from home चांगलंय आणि अं दुसऱ्या वर्षी खूप जणांना work from home हे अं करता येतं आणि तसं काही ladies ला यांना work from home करन सोपं जातं कारण की घरातलं काम करून बाहेर काम करणं अं हे चांगलये अं तर मला असं वाटतं की अं खूप आता ladies आहे किंवा अं खूप जरा gents पण आहेत अं तर की त्यांना बाहेर जाणे अशक्य नसतं work from home करतात किंवा online मध्ये job करतात आणि बाहेर जाऊन काम करण ही खूप जणांना possible नसतं किंवा त्यांच्या अं पूर्ण होतो नाहीतर अं आता work from home नाही तर अं खूप जण बाहेर जाऊन काम करतात जसं की आता खूप मोठ मोठ्या company नी गेलेले आहेत तर company मध्ये पण खूप अं चांगले प्रकारचे job आहेत तर आपण company मध्ये पण job करणे हे पण खूप चांगले company मध्ये पण आता भरपूर प्रमाणात job आणि company मध्येच नाही तर आता खूप मोठ्या bank आहेत हे वेगवेगळ्या bank तर bank मध्ये पण आपण

त्यात पण जास्त नसतात आणि सुट्ट्या पण जसं की रविवारी त्या अं government सुट्ट्या असतात पण अं जसं की हा नाही का जर आपली तशी job नसेल तर आपल्याला तिथे जाऊन काम करायला लुगतात तिथे म्हणजे असंच पण त्यांना payment पण येत नाही का जास्त प्रमाणात आणखीन हा job अं हा

खूप मोठ्या जागा पण अं निघतायत government च्या तर अं त्यामध्ये पण अं खूप लोक apply पण करत आहेत आता जसं की दोन वर्ष खूप जागा निघल्या नव्हत्या काहीच नाही कुठच काहीच नव्हतं पण आता बघतो की